तुला आठवतय का रे आपण कठलदार ला गेलो होतो

भरपूर दिवस झाले, काही ट्रीप नाही काय नाही. कुठे गेलोच नाही आपण राइट

बघूया, आपण मला वाटतं आपण दोघंच गेलो होतो सोलो

सो, या वेळेस आता प्लान असा चालू आहे, बघ आता सगळ्यांचे लग्न वगैरे चालू आहेत सो टेक्निकली आता बंटी जो आहे, बंटीचच लग्नय

तर आणि आपला ट्रेक पण राहिलेला आहे

माझा विचार आहे कळसुबाई चा, कळसुबाई ला जाऊया

मग विकेंड ला प्लान करू ना, जेणेकरून सगळ्यांना सुट्टी पान असेल आणि कंफरटेबल पण होईल ट्रव्हॅलिंग ला

Uncear करून चालणार नाही कारण कसय माहितीये का प्रत्येक जन आता बिझी आहे सो फक्त तू एवढंच बघ की आता आपल्या दोघांना जायचं असेल तर काय, तर आता मी बघितलय एक आहे ट्रॅवल ग्रुप आहे तर त्यांच्यासोबत आपण जर गेलो तर तेराशे रुपये वगैरे काहीतरी मागतायत

तर नाश्ता आणि मग जेवण वगैरे सगळं त्याच्यातच आहे तर त्याच्या थ्रू जाऊ शकतो किंवा आपण जर वेगळं गेलो तर मग आपल्याला गाडी भरपूर चलवावी लागेल हा ते पण आहे, कारण की मागच्या वेळेस हे मोस्ट ऑफ सेवेंटी सेवेंटी जवळपास वन फिफ्टी किलोमीटर ट्रॅवल केलं होतं आपण विथ पायी

बिलकुल पण वेळ हे असतं म्हणजे आपल्याला जमत नाही जास्त वेळ ट्रॅव्हल वगैरे करायचं

पण सर्वप्रथम एक म्हणायच की ज्यावेळेस आपण ट्रेकिंगला जातो तर त्या ट्रेकिंग च्या त्या एरियातले रेस्क्यूअर असतात बरोबर

तिथले जे लोकल गाईड किंवा रेस्क्यू त्यांना आपण इन्फॉर्म करायला पाहिजे इन केस आपण ग्रुप मध्ये जातोय की सोलो जातोय आणि विशेष करून आपण प्रीकौशन घ्यायला पाहिजे सेल्फी च जे एकदम अत्यंत धोकादायक पद्धती चे कडे पठार असतील आपण त्यांचा जवळ जाऊन सेल्फी घेतोय, सेल्फी काढतोय मो च्या चक्कर मध्ये आपला जीव गमवावा लागतो, बरोबर ना

हे चालतच राहायच रे, ते तर चालतच राहणारे ते मरणं, झडणं सेल्फी वगैरे घेणं आता प्रत्येक जन असं नाहीये ना की प्रत्येक जन आपल्या मनाने काय करतो पण चुकांमुळे मरतो तर त्याची काळजी तर आपण घेणारच आहे

म्हणतोय की अरे बघ ना डिसेंबर च्या दुसऱ्या आठवड्यात मी जाणारे

पण इथे जवळच जाणारे, सिंहगड ला जायचा विचार चालूये

तर त्यांच्या सोबत जायचा विचार चालूय तर येशील का?

सायकोलॉजी च्या कॉलेज ला ज्या वेळेस गेलो होतो तिथं

आणि बाकी आता ते तुझ्या फॉर्म च काय झालेलं आहे म्हणजे काय तू आता त्यासाठी च फोन केला होतं का सकाळी? हा, त्यासाठी च फोन केला होतं मी

ते आता कुठल राहिलेलं आहे ते आता च

जागा अठरा हजार काहीतरी निघाल्या आहेत

वेबसाइट बीफोर नाइन ए. एम्.

पी. एम. नंतर ये, साडे नऊ वगैरे नंतर ये

दुपारी मी दोन वाजता वगैरे निघेन तर दोन नंतर मग क्लास आहेत

मग मी फ्री आठ वाजता होईल पण त्या नंतर मला जिम ला जावं लागेल सो जिम वगैरे

एक साडेनऊ पर्यंत येईल, साडे नऊ वाजता जर तू आलास तर मग आपण करून टाकूयात ते ओके डन

जर सिंहगड सक्सेस फुली झालंय आपल ट्रेकिंग

हा तिथे एक वॉटर फॉल आहे

ते एक ट्रेक करू पण तिथे बाईक ने जावं लागेल कारण दुसरं साधन नाही हे आपल्याकडे विथ बाइक व्हाया ताम्हिणी घाट कुंभे गाव बद्दल कधी ऐकलं नाही हे म्हणजे अजून म्हणजे तस काय कोणता स्पॉट

कारण एक इट्स लॉंग जर्नी म्हणजे म्हणजे खूप लॉंग राईड हे ती, मे बी वन सिक्स्टी किलोमीटरची आहे डिगी तो कुंभे गाव व्हाया आय थिंक आपलं मावळ डिस्ट्रिक सॉरी मावळ तहसील मधून जावं लागत त्याला

समजलं समजलं मला पाटण तालुक्यात आहे साताऱ्यामध्ये म्हणजे आपल्याला सातारा जिल्ह्यात जावा लागेल तिकडून

नाही सातारा नाही, रायगड मधे निघतो आपण तिथून रायगड तिथून चार ते पाच किलोमीटर आहे, रायगड जिल्हा आता मी कुंभेगाव बघितलं तर कुंभे गाव तर दाखवत नाही ते, कुंभार गाव दाखवतय काहीतरी

हं हं असेल काहीतरी वेगळं असेल कदाचित हा तिथेच थ्रिलिंग एक्सप्रेरियंस होणार एक वेळेस गेलो होतो मी माझ्या फ्रेंड सोबत तर तिथे पण जाऊ या नेक्स्ट टाईम तिथे पण प्लॅनिंग करू आपण चालेल तसं बघूयात पण तसं करायचा प्रयत्न करूयात हा, जशजशी फ्रेंड्स अरेंज होतील त्याच्या टाइमिंग नुसार येऊन आपण जाऊयात

नवीन आता काय प्लॅन तर असं फारसं नाहीये, ट्रेकिंग चा प्लॅन आहे

केदारनाथ चा प्लॅन चालू आहे, तर तो पण आता पुढच्या वर्षीच असणार आहे यावर्षी तर नाहीच हे कदाचित मे बी आफ्टर एप्रिल ना हा एप्रिल आत्ता हे मित्र आहेत आपले जिम चे वगैरे, ते म्हणताय गोव्या ला चल पण गोव्याला काय जाणार नाहीये मी गोव्याच्या पहिले एक तारकर्ली बीच म्हणून आहे, सिंधुदुर्ग तालुक्या जिल्ह्यामध्ये येतो तो

आणि हे क्लास वाले म्हणताय, क्लास वाले ह्या असं वीकेंडला म्हणतात की चला म्हणून आमच्या सोबत

जर तसं प्लॅन वगैरे झाला पूर्ण तर सांगतो मग म्हणजे मग आम्ही जाणार आहे मंग बिचला कुठल्या वाले माहिती का तुला?

तर ते गाडी वगैरे ऑर्गनाइज करणारे त्यांच त्यांचं घेऊन जाणार आहेत

ऑर्गनायझेशन त्यांच्यातलं मग जायला काय हरकत आहे

पण बघूया आत्ता काय असं आज गुरुवार आहे राईट? आता गुरुवार मंग ते शुक्रवार असे दोन दिवस आहेत

हा ट्वेंटी फोर म्हणजे तसं मग अठेचाळीस तास च म्हणावे लागतील

त्यात बघू आत्ता सुकऱ्या काय म्हणतोय सुकऱ्यच काहीतरी असेल नवीन तर तिकडे जावं लागेल

तो पण म्हणतोय की काहीतरी अठ्ठावीस आणि एकोणतीस ची पण आहे डिसेंबरला त्या वेळेस करूयात

बाय कार ऑर ट्रेन

नाही कार म्हणतोय, बाय कार म्हणतोय

चालेल तुम्ही प्लॅनिंग करा मी पण यायला तयार आहे म्हणजे तो म्हणतोय तसं चालायचं पण त्याचं काय नक्की नाहीये त्याचे घरचे सोडनार हेत का नाही माहित त्याला

महाबळेश्वर बोर आहे ते तिकडे कोण जातं मग ह तारकर्ली ठीके तारकर्ली ठीक आहे बीच वगैरे चांगले महाबळेश्वर आता काय झालंय ते एक फक्त थंडीचे ठिकाण मग आपल्या पुण्यात थंडी पडत नाही का थंडी भरपूर पडते पुण्यात पण

तिकडे जाण्यापेक्षा बरंय की आपण इथेच पैसा कशाला वेस्ट करायचा महाबळेश्वरला जाऊन तसं झालेलय

केदारनाथ बद्रीनाथ त्या साईडला पण चांगलय या दिवसात किंवा मनाली लेह वगैरे केदारनाथ बंद आहे ना सध्या, आता बंद म्हटल्यावर त पुढच्या वर्षी मे च्या आसपास ते खुलेल मे ची अठ्ठावीस तारखेला वगैरे तर तो पर्यंत तेथे काही जाता येणार नाही तुला

आपण हिमाचलमध्ये पण जाऊ शकतो ना शिमला त्या साईटला

मनोज तिवारी माहितीये का एक्टर एक आहे भोजपुरीचा

हा हा हा हा त्याने गानेपण त्यानी म्हणे त्याला अजून एक मुलगी झाली म्हणे आत्ताच, एक्कावन वर्षाचा आहे तो

अॅक्टर आणि त्याचे गाणे पण आहेत ना त्याचे भोजपुरी समथिंग

लोलीपोप समथिंग

अच्छा आणि नवाजुद्दीन सिद्दिकी चा पण मूवी येतोय कुठलातरी

माहित नाही पण ते एक रोल दाखवला

अजून नवीन स्पेशल ऑप्श च वगैरे आलंय कुठलं सीजन स्पेशल ऑपस च रे म्हणजे अजून अजून काय त्यांचं रिलीज डेट ना, पहिला सीजन बघितलाय ना आपलं झालं ना पहिला सीजन बघून?

तर काय अजूनतरी काय आलेलं नाहीये त्यांनी सांगितलं पण नाही, रिलीज तर करायला पाहिजे होतं शेवटी पण काय एवढा वेळ लावतात ना मग शेवटी पाहिल्याच विसरून जातो आपण

ते म्हणतात की स्पेशल ऑप्प्स वन पॉईंट फाईव्ह येणार ओके आणि ते पण म्हणतात की

वन पॉईंट फाईव्ह पण झालेलेय रे आत्ता वाटतंय की दोन हजार बावीस च्या आत मध्ये यायला पाहिजे

बट अजून काही रिलीज झाला नाही हे दोन हजार तेवीस पर्यंत येईल

फॅमिली मॅन चे झाले ना आता, एक फॅमिली मॅन चे किती सीजन झालेआपले? मे बी वन टू मला एक्झॅक्ट पण आठवत नाही दोन सीजन झालेत नाही का, आत्ता द फॅमिली मॅन सीजन तीन म्हणतात की कदाचित येईल दोन हजार तेवीस पर्यंत आताच काही वेळपूर्वीच म्हणजे नोटीस पाठवलेली आहे

मग पुण्यात कधी जायचं आपल्याला पुण्यात जायचंय आत्ता मला उद्या जावं लागणार आहे पुण्यात

एबीसी मध्ये जाऊ पहिले कॅम्प मध्ये माझं काम आहे कॉलेज मधी तेवढं काम के एक एक काय ते अर्धा तास लागेल अर्धा तास नंतर मग जाऊ शकतो आपण अच्छा एक्झॅक्टली कॅम्प मध्ये कुठे कॉलेजच्या ठिकाणीच का कॉलेजच्या इथे च जायचे रे ते एक दोन गोष्टी सबमिट करायचे ते सबमिट झाल्यावर बस मग नंतर फ्री आहे मग

मला

मग काम करू ना तसच तिकडे जाऊयात मग अर्धा तास काम झाल्यावर नंतर मग कॅम्पला जाऊयात बर्गर वगैरे खाऊ यात चिकन

ए तू खाल्लेस का इथलच चिकन बर्गर खाल्लेयस का? कॅम्प चं

मंग ते खाऊन बघ एकदा म्हणजे अगदी मोठं असतं, खूपच मोठं

अन् त्या दिवशी काय झालं आपण गेलो पण त्या दिवशी नेमकं जो पण आहे काहीतरी

सोमवार सोमवार होता, सोमवार होता तर सोमवारी तर नॉनव्हेज खाता येत नाही ना म्हणून आपण काय खाल्लं नाही तिथे

तर मग आता गेलो उद्या तर मग आपल्याला कदाचित खाता येईल तिथे

उद्या सकाळी मग गाडी कोणाची मग तुझी घेतोस की माझी घेतो?

चालेल माझी घेतली तरी काही प्रोब्लेम नाही पार्किंगचं बघावं लागेल सकाळी सकाळी पार्किंगचा अरे काही प्रोब्लेम नाही हे पार्किंगचं मी

कारण आहे तिकडे आपल्या कॉलेज पाशी पण जागा आहे तिथे आहेत ओळखीचे लोकं तर ते पार्किंग करायला मदत करतील आपल्याला त्याचा काय प्रोब्लेम नाहीये राहिलं एबीसी मध्ये एबीसी मध्ये पण आपल्याला माहिती झालं की कुठे काय पार्किंग करायची, म्हणजे काय कोणी हात लावणार नाही काय नाही

माझं कसंय की सकाळी माझं जिम झालं ना की मंग तर जिम झाल्या नंतर मी फ्री आहे तर एक अराऊंड साडेनऊ च्या आसपास जर आपण निघालो घरून दहा वाजता पोचलो नंतर दहा वाजता माझं काम झालं साडे दहापर्यंत त्यानंतर साडेदहा पर्यंत एबीसी उघडून जाते इकडची

सो हा काम हे काम झाल्यानंतर तुझं पण काम होऊन जाईल आणि दोघांचे पण कामं सक्सेसफुल होतील बरोबर मग नंतर एक काहीतरी साडे बारा अकरा म्हणजे बारा जरी वाजले चल एक दोन वाजून जरी वाजले ना तरी काही प्रोब्लेम नाही येत

तसं करू यात आपण ठीक हे प्लॅन उद्या च मग आपलं

ऐक ना मला एक काम लागणारे मला तुझी ती बॅग लागणारे तुला आठवतय ग्रीन कलरची बॅग आहे एक छोटी तुझ्याकडे

हा तर ती बॅग लागणार आहे मला याच्यासाठी काय म्हणतात ट्रीप साठी

हा तुझा अरे तुझ्या कडे ती बॅग आहे ना मला बॅग हवी होती

बॅग आहे माझ्या कडे मी नॉर्मली कॅरी करतो तिला ला जाताना

ठिके, बाकी सांग मग चोपडे बाईच काय चालूये ?